हा मोट- अह पांढर्‍या कलर ची आणि लाल कलर ची मोठी बिल्डिंग आहे. अह त्याला- त्याच्या बाजूलाच पार्किंगसाठी मोठी स्पेस आहे आणि बा- बाजूलाच अशोक झाड अ उंच आणि हिरव्या कलर च आहे.

तर आपण पाहतो या फोटो मध्ये गार्डन आहे. हा या मस्तपैकी या ठिकाणी फ्लोर ब्लॉक चालण्यासाठी.

या ठिकाणी उभारलेला आहे अपारमेंन्ट आहे तर त्या संदर्भात ते अं दोन इंजिनिअर है चर्चा करत आहेत तर या ठिकाणी पिल्लर सगळे उभारलेले आहेत.

आणि आपण प्राणी संग्रहलयात पाहू शकता की हे कशा पद्धतीच आहे जे कासव आहे ते कासव पाण्याच्या बाहेर आलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते कासव जे आहे ती या ठिकाणी आ--

उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्ही बाजूला झाडे आहेत.

हा क्रिकेट जो आहे तो पिच आहे तर या ठिकाणी तीन स्टंप आहेत दोन बेलस् आहेत. नंतर दुसर्‍या बाजूलासुद्धा तीन स्टंप आणि दोन बेलस् आहेत.

पाहू शकता की या ठिकाणी गार्डन आहे गार्डन मध्ये खेळणी आहे घसरगुंडी खेळणी पिवळा कलर ची खेळणे आहे या ठिकाणी पूर्ण त्याला कलर पिवळा दिलेला आहे मध्ये जो दांडा आहे त्याला निळा रंग दिलेला आहे तर हे लहान मुलांची खेळणी आहे.

अ या छाया चित्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकता की चार कामगार जे आहे ते वेल्डिंग च काम या ठिकाणी करता आहेत.

पाहू शकता हे हॉटेल मधलं हे दृश्य आहे तर या दृश्यामध्ये आपण पाहू शकता की--

अं बाजूलाच टिशू पेपर सुद्धा आहे आणि तो चमचा आपल्याला दिलेला आहे.